त्याच्यामुळे काय झालं की digital marketing ची concept तिथून उदयाला आली. आता digital marketing म्हणजे काय, आपण सगळेच mobile वापरतो. mobile मध्ये म्हणजे mobile असुदे, संगणक असुदे अजून काही-काही electronic devices आय पॅड, आय पोड हे जे आलेत, ते सगळे आपण भरपूर प्रमाणात वापरत असतो कारण त्याच्याशिवाय तर कामच चालत नाही. आजकाल laptop शिवाय काहीच काम चालत नाही, कुठेच तर विक्रेत्यांना काय वाटलं की अरे एवढी लोकं जर laptop किंवा mobile वरती काम करतात दिवसभर तासन-तास तर आपण तिथेच mobile वरती आणि या सगळ्या अं electronic गोष्टींवरतीच जर जाहिराती दाखवायला लागलो, तर मग काय लोकांना easily लोकांना आरामात कळेल आपण काय विकतोय ते वैगरे - वैगरे, तर मग तिथून झालं सुरु digital marketing च युग जे आताही आपण भरपूर प्रमाणात अनुभवतो. आपण कोणतीही website उघडली की जाहिराती येतात बघा, किंवा suppose आपण एखादं अं यूट्यूब एक साधा यूट्यूब video बघायचा तर त्याच्यासाठी आजकाल पंधरा second किंवा काहीतरी दहा पंधरा~ दहा पंधरा second ची जी जाहिरात असते ती बघणं अनिवार्य असतं आजकाल एवढे जाहिराती वाढलेल्या आहेत. तर digital marketing वेगवेगळे apps असतात आपल्याकडे ते मदत करतात digital marketing ना जस इनस्टाग्राम फेसबुक, यूट्यूब तर हे सगळे apps आहेत. ते आपण time pass साठी तर वापरतोच, पण आपण जर~ आपण त्यांचा जर business point of view ने आपला जर एक व्यापार असेल आणि आपण त्याचा marketing Marketing च्या उद्देशाने जर त्याचा वापर केला, तर त्याचा खूप प्रचंड फायदा होऊ शकतो जस इनस्टाग्राममध्ये सोय आहे, की तुम्ही तुमचं जे personal account आहे ते professional account मध्ये convert करू शकता. त्याच्यामध्ये अश्या काही काही सोयी दिलेल्या असतात त्याच्यामध्ये so हे basic digital marketing आणि traditional marketing चे हे आहेत फरक. आणि digital marketing चे example म्हणाल तर messaging apps पाहिजे असतील तर तुमच्याकडे व्हाटसएप आहे, फेसबुक मेसेंजर आहे. त्याच्यानंतर traditional mark~ अं sorry आता अं यूट्यूब~ video sharing apps पाहिजे असतील, तर आपल्याकडे यूट्यूब आहे, वीमिओ आहे. टिकटोकपण होतं पण ते आता बंद झालेलं आहे ते chinese products अं ban केल्यामुळे तर अस काय काय आहे. आता marketing हे इतकं एक separate field च झालेली म्हणजे एक अं अख्खं separate field झालेली आहे जिथं भरपूर लोकांना रोजगार मिळू शकतो. तर marketing चे काही फायदे असतात आणि काही तोटे असतात. तर फायद्यांमध्ये काय येतं obviously की marketing म्हणजे काय, की firm ला फायदा मिळवून देतो marketing कारण firm ने जे काही product किंवा service बनवली ती लोकांपर्यंत पोहचलीच नाही, तर मग काय त्याची विक्रीच होणार नाही. आणि

त्याच्यानंतर marketing म्हणजे काय? थोडक्यात की market चा अभ्यास करणे market चा अभ्यास म्हणजे तुमच्या product ला किंवा तुम्ही जे विकायला काढले, त्या service ला बाजारात भाव किती? याचा जो research असतो, त्याला marketing research म्हणतात. तर आता marketing research मध्ये आपण जेव्हा marketing research करतो तेव्हा आपल्याला market कळतो आपल्याला नव-नवीन ideas मिळतात की कसा बाबा business चालतोय. बाकीच्यांचा कसा चालतोय, मग आपण काय करायला पाहिजे so आपल्याला business ला किंवा business चे जे manage करतात त्या management ला एक भरपूर नवीन नवीन युक्ति सुचायला लागते. त्याच्यामध्ये तोच एक marketing चा प्रचंड मोठा उपयोग आहे. आता अं अं ग्राहकांच्या मनाने जर विचार करायला गेला, तर marketing चा काय काय उपयोग होतो त्यांना की त्यांना बरोबर product म्हणजे त्यांना पाहिजे तो product त्यांना पाहिजे त्या वेळेत त्यांना पाहिजे त्या किंमतीमध्ये त्यांच्या हाती येतो. so हा एक मोठा फायदा आहे, कारण marketing चे म्हणजे जे विक्रेते असतात ते market चा अभ्यास करतात तर त्याच्यामुळे ग्राहकांना वेळ~ वेळोवेळी त्यांच्या गरजा बऱ्यापैकी पूर्ण करण्याचा प्रयत्न विक्रेते करत असतात. पण त्यांचा एक तोटा असा आहे disadvantage म्हणु शकतो आपण की marketing ना goods ना म्हणजे वस्तुंची किंमत उगाचचं वाढवत असतो कारण जर दहा रुपयाची वस्तु असेल suppose छोट्या scale वरती विचार करायला गेलो तर, marketing मुळे ती पंधरा, वीस रुपये होते, कारण वस्तु जी आहे ती आणण्यामध्येच खर्च जास्त होतो. जिथं पाहिजे तिथे आणण्यातच निम्मा अधिक खर्च वाढतो, त्याच्यामुळे मग जास्त खर्च करावा लागतो. so असे काही काही marketing चे फायदे आणि तोटे असतात. तर माझा हा एकदम favourite विषय आहे marketing आणि त्याच्यावरती बोलून मला एकदम छान वाटलं.

सुट्टीचा कालावधी होता. यांच्यामध्ये सरकारनं काय केलं? तर तीन वार्षिक योजना राबवल्या. पहिली वार्षिक योजना होती, ती एकोणाविसशे सहासष्ट सदुसष्ट मध्ये. परत दुष्काळ एका सामोरं जावं लागलं. अर्थ व्यवस्था अजून डबघाईला आली. त्यामुळे आपण एक decision घेतला. तो म्हणजे एकोणीसशे सहासष्टच्या खरीप हंगामामध्ये, सरकारने घेतलेला महत्वाचा decision म्हणजे, हरित क्रांताच्या~ हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. आता भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून खोमाला~ कोणाला ओळखण्यात येतं? तर, M. S स्वामिनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचं जनक म्हणून ओळखण्यात येतं. दुसरी घटना राहली ती म्हणजे अं पहिल्या प~ म्हणजे, तीन वार्षिक योजना राबवल्या होत्या सदुसष्टमध्ये. त्याच्यामध्ये अजून एक decision घेण्यात आला. तो म्हणजे सहा जून एकोणीसशे सहासष्ट, दिनांक लक्षात ठेवा. सहा जून एकोणीसशे सहासष्ट र~ रोजी भारतामध्ये दुसऱ्यांदा अवमूल्यन करण्यात आलं. ते अवमूल्यन होतं छत्तीस point पाच टक्के हे महत्वाचा point आहे. त्याच्यानंतर दुसरी वार्षिक योजना राबवली सदुसष्ट अडुसष्टमध्ये. ह्याच्यामध्ये अर्थ व्यवस्थेची जरा परिस्थिती सुधारायला सुरवात झाली. कारण हरित क्रांती तंत्रज्ञान वापरलं, monsoon आला, अन्न-धान्याचं उत्पादन वाढू लागलं. सदुसष्ट-अडुसष्टमध्ये जर अन्न-धान्याचं उच्चयांकी उत्पादन झालेलं होतं. त्याच्यानंतर तिसरी वार्षिक योजनासुद्धा राबवण्यात आली अडुसष्ट-एकोणसत्तरमध्ये. त्याच्यामध्ये एक सगळ्या ज्या अन्न-धान्याच्या किमती आहेत ना त्या फिरवण्यात~ फिरवल्या. व्यवहारतोलाची परिस्थिती सुधारली. आणि चौथी पंचवार्षिक योजना आता आपण चालू करू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून, त्यानंतर चौथी पंच वार्षिक योजना राबवली. त्याच्या अगोदर हरित क्रांतीचे मूळ जनक म्हणून नॉर्मन बोरलॉग यांना ओळखण्यात येतं. आणि हरित क्रांतीचे भारतीय जनक म्हणून M. S स्वामिनाथन आणि C सुब्रमण्यम यांना ओळखण्यात येतं. हेहि पण जाता-जाता लक्षात घ्या. त्यानंतर आली चौथी पंच वार्षिक योजना. एक एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे चौर्यात्तरच्या काळामध्ये राबवण्यात आली. चौथ्या पंच वार्षिक योजनेचा मुख्य भर हा स्वावलंबन होता. आणि घोषवाक्य होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ. हे दोन्हीही point स्वावलंबन आणि स्थैर्यासह अर्थ~ आर्थिक वा, दोन्हीही point तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर चौथ्या पंच वार्षिक योजनेचे, हा जो पहिला point आहे ना definitely तोंडपाठ असणं गरजेचं आहे. चौथ्या पंच वार्षिक योजनेचा मुख्य भर स्वावलंबन होता आणि स्थैर्यासह आर्थिक वाढ हि त्यांच्यानंतर एक point आहे. ते म्हणजे एकोणीसशे एक्कात्तरमध्ये, जे संसदीय निवडणूक ला~ चालू झाल्यात त्यावेळी इंदिरा गांधींनी गरीबी हटाओ ची घोषणा झालेली होती. अं घोषणा दिली या योजनेदरम्यान, परंतु implementation हे पाचव्या योजनेमध्ये झालयं, ध्यान्यात घ्या. याच्यासाठी प्रतिमान स्वीकारण्यात आलं ते म्हणजे अ‍ॅलन मान व अशोक रुद्र यांचं, खुलं सातत्य प्रतिमान. अ‍ॅलन मान व अशोक रुद्र यांचं, कोणतं प्रतिमान स्वीकारण्यात आलं? खुलं सातत्य प्रतिमान. या योजनेचं उपनाव होतं गाडगीळ योजना. जस तुम्हाला चौथ्या पंच वार्षिक योजनेच उपनाव गाडगीळ योजना definitely लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

परंतु, त्याच प्रत्यक्ष झालं तीन point दोन टक्के, हेहि लक्षात घ्या. स्वावलंबन सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ, हे दोन्ही point तुम्हाला चौथ्या पंच वार्षिक योजनेच्या संदर्भात लक्षात ठेवायचेय. प्राधान्य देताना शेती आणि उद्योगाला दिलेला होता. यांच्यामध्ये कार्यक्रम काय घेण्यात आले? ते कार्यक्रम आता पाहूया. पहिला कार्यक्रम होता तो एकोणीसशे त्र्याहात्तरचा महत्वाचा. त्याला आपण अवर्षण प्रवण विकास क्षेत्र विकास कार्यक्रम असं म्हणतो. किंवा त्याला DPAP असं म्हणतो. Drawn draught, हं. अवर्षण प्र~ draught prone, विकास program हं area program. draught prone program हे लक्षात घ्या. अं त हे सुरु करण्यात आलं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये. एकोणीसशे चौर्यात्तरमध्ये लघु शेतकरी विकास अवि~ विकरण सुरु करण्यात आलं.

क~ साहाय्याने रबावण्यात आला. ते चौथ्या पंच वार्षिक योजनेतलंय. हा point तोंडपाठ असणं गरजेचंय. एकोणिसशे त्र्याहात्तरला SAIL ची स्थापना झाली. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. अं SAIL चं एकोणीशे त्र्याहात्तरला झालं. एकोणीसशे एकोणसत्तरला पहिल्यांदा चौदा bank च राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरणाचा topic definitely पाठ करा. कार्यावळी, बऱ्याच विलीनीकरण, राष्ट्रीयकरण bank च बऱ्याच issue चर्चेत आहेत. त्यामुळं, चौदा bank च राष्ट्रीयकरण झालं. एकूण दोन हजार एकोणिसमध्ये याला पन्नास वर्ष पूर्ण झालेली होती. MRTP कायदा एकोणीसशे एकोणसत्तरला implement करण्यात आला. F. E. R. A कायदा foreign exchange regulating act असं म्हणून म्हणतो. तो सुद्धा एकोणीसशे त्र्याहात्तरमध्ये झालेलाय. एकोणीसशे एकोणसत्तर M. R. T. P कायदा लक्षात घ्या. जोड्या लावाला बऱ्याच वेळा विचारतात. F. E. R. A कायदा एकोणीसशे त्र्याहत्तर. घटनाक्रमामध्ये जर बघितलं त तुम्हाला एकोणीसशे बहात्तरमध्येय ना, जो JIC कायदा म्हणजे त्याला आपण साधारण विमा व्यवसायाचा कायदा सहमत केला. आणि एक जानेवारी दोन हजार sorry एक जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तरला साधारण विमा महामंडळाची, म्हणजे JIC ची स्थापना करण्यात आली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे बहात्तर-त्र्याहत्तरमध्ये, पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल हा अनुकूल ठरलेला होता. त्यानंतर एकोणीसशे त्र्याहात्तरला परकीय चलन कायदा हा आपण already पाही~ implement करण्यात आला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा नियोजन मंडळानं दारिद्र्य रेषेचं मोजमाप calorie च्या स्वरूपात करण्याला प्रारंभ कोणत्या वर्षी केला? हे year खूप महत्वाचंय. तर त्याचं year आहे, एकोणीसशे त्र्याहत्तर चौर्यात्तर. पहिल्यांदा एकोणीसशे त्र्याहत्तर चौर्यात्तरमध्ये, नियोजन मंडळानं, दारिद्र्य रेषेचं मोजमाप calorie च्या साहाय्यानं करण्यासाठी प्रारंभ केलेला होता. त्याच्यानंतर मूल्यमापनामध्ये जर बघितलं तर एकोणीसशे एक्कात्तरच भारत-पाक युद्ध, बांगलादेश निमित युद्ध आपण म्हणलं तरी चालेल. त्यामुळे निवासींचा प्रश्न महत्वाचा. ह्या~ हि योजना थोड्या प्रमाणात अपयशी होण्याचं reason म्हणजे, तेलाचा फटका. एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पहिला तेलाचा झटका आला. आणि जागतिक तेलाच्या किंमती आहेत ना, या चारशे टक्क्यांनी वाढल्या. त त्याला oil crisis किंवा तेलाचं संकट असंही म्हंटलं जातं. हे एक महत्वाचं reason आणि बांगलादेश युनियमित युद्ध, ह्या दोन महत्वाचे अशे reason आहेत. कि ज्याच्यामुळं चौथ्या पंच वार्षिक योजना, किंवा ह्या पंच वार्षिक योजनेमध्ये. थोडंसं आपण अपयश, जे जे target ठरवलं होतं ते achieve करू शकलेलो नव्हतो. त्याच्यानंतर येते पाचवी पंच वार्षिक योजना, त्याचा कालावधी आहे, एक एप्रिल एकोणीसशे चौर्यात्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी. आता जशा, चौथ्या पंच वार्षिक योजनेत एकोणीसशे एक्कत्तरच्या election मुळे~ वेळी इंदिरा गांधींनी गरिबी हटाओचा नारा दिला. Implement केलं पाचव्या योजनेमध्ये. त्यावेळी मुख्य भर गरिबी हटाओ वर होता. दुसरं म्हणजे, चौथ्या योजनेमध्ये स्वावलंबन होतं. त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट add केली. ती म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. म्हणजे, पाचव्या पंच वार्षिक योजनेमध्ये, पहिल्यांदा असं add करण्यात आलं होतं, दारिद्र्याबाबतीत. तर तुम्हाला लक्षात का ठेवायचंय, पाचव्या पंच वार्षिक योजनेचा भर म्हंटल तर दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन. सहाव्या पंच वार्षिक योजनेचा भर काय, दारिद्र्य निर्मूलन, स्वावलंबन जातं आणि त्याच्या जागी सहाव्या पंच वार्षिक योजनेमध्ये रोजगार येतो. हे लक्षात असू द्या. प्रतिमान कोणतं वापरलं? तर अ‍ॅलन मान व अशोक रुद्र यांचं प्रतिमान वापरलं. खरं तर हा सदोतीस हजार दोनशे पन्नास कोटी आहे. हा actually झाला एकोणचाळीस. म्हणजे फक्त दुसरी योजना अशी होती कि ठरवलं होत अं अट्ठेचाळीस हे करूया, कोटी रुपये. झालं शेहेचाळीशे कोटी. त्यामुळे दुसऱ्या पंच वार्षिक योजनेमधलाच खर्च अं कमी खर्च करण्यात आलेला होता. आता यांच्यामध्ये काय झालं होतं कि, अगोदर प~ बांगलादेश निर्मित युद्ध, तेलाचा फटका याच्यामुळे या~ यावेळी या सरकारनं, त्याच्यामध्ये अपेक्षित वृद्धी दर हा चार point चार टक्के ठरवला. आणि actually implement करताना प्रत्यक्ष झाला तो चार point सात टक्के. त्यामुळे थोड्याप्रमाणात काही यशस्वी आहे, आपण असं म्हणू शकतो. दारिद्र्य निर्मूलन या योजनेमधला, हा एक महत्वाचा factor होता. हे आपण already discuss केलंय. त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं शेती उद्योग अं अगोदर म इंधन व उर्जेला खाली preference होता. आता या योजनेमधले कार्यक्रम दोन म्हत्वाचेंय. एकदम important कार्यक्रम आहेत.

तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. ती होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी. काय होती? पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीला, TRYSEM योजनेला implement करण्याचं ठरवण्यात आलं होतं. किमान गरज कार्यक्रम, म्हणजे जे दारिद्र्य रेषेतील कुटुंबाना मोफत तो अनुदानित सेवा. कारण, किमान गरज कार्यक्रम ह्या दारिद्र्य रेषेचं target ठरवण्यात असल्यामुळं करण्यात आला होता. आणि ग्रामीण आणि शहरी कामगारांची कार्यक्षमता वाढवणं, हे ठरवण्यात आलं होतं. विशेष घटनाक्रममध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे, दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्यात्तरला,

काही प्रश्न~ प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. दुसरी महत्वाची अशी एक गोष्ट झाली कि अं पहिल्या अं भारताचा दुसऱ्यांदा व्यापार तोल अनुकूल ठरला होता एकोणीसशे श्याहत्तर-सत्त्यात्तरमध्ये, पहिल्यांदा कधी झाला होता तर एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरमध्ये तो झाला होता. तर हि एक महत्वाची गोष्टय. प~ ह्या ह्या~ ह्याच्यामध्ये, पहिल्यांदा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. कारण यावेळी आणीबाणी लागू करण्यात आली होती. तेव्हा अं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एकोणीसशे श्याहत्तरच. त्याच्यानंतर ICTS~ICDS योजना implement करायचं ठरवलं. त्याला आपण अं integrated child development scheme किंवा एकात्मिक बाल विकास कार्यक्रम किंवा बाल विकासयोजना असं म्हणतो. बालकल्याणासाठी एकोणीसशे पंच्यात्तर शहात्तरमध्ये हि सुरु करण्यात आली. त्याच्यानंतर,

तर एकोणीसशे सत्त्यात्तर अठ्ठयात्तर. त्याला DDP म्हणतात. जस DPAP already एका योजनेमध्ये तुम्हाला मी explain केलं होतं. ते पाहून घ्या. त्याच्यानंतर या योजनेचं सुरवात म्हणलं तर अशुभ सुरवात, तेलाचा झटका, दारिद्र्य निर्मूलन, स्वावलंब क्षेत्रामध्ये अं आलेलं अपयश. त्यामुळे एवढी अपेक्षा होती ती निर्माण झाली नाई. दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे, या योजनेमध्ये सुरु करण्यात आलेली आणीबाणी. सव्हिस जून एकोणवीसशे पंच्यात्तरला, आणीबाणीची घोषणा झाली. आणीबाणी कधी? सव्हिस जुने एकोणवीसशे पंच्यात्तर आणि एक जुलै अं sorry एकोणवीसशे पंच्यात्तर पाहिजे होतं. इथं एकोणवीसशे पाच झालंय माझ्याकडून चुकून. एक जुलै एकोणवीसशे पंच्यात्तरला वीस कलमी कार्यक्रम सुरु करण्यात आला. हे सुद्धा या योजनेमधलं एक महत्वाचा point आहे. मग पाचव्या पंच वार्षिक योजनेनंतर, ते जनता सरकार आलं. त्या जनता सरकारनं सरकती योजना किंवा त्याला rolling plan सुरु करायचं ठरवलं. आता rolling plan च श्रेय कोणाला जातं? तर गुन्नार म्यर्डल यांना जातं. त त्यांचा कोणता महत्वाचा ग्रंथय? तर इंडियास इकॉनॉमिक प्लांनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग definitely लक्षात ठेवायचंय. जस तिसऱ्या योजनेसाठी ना.

भारतात लागू करण्याचं श्रेय गेटी लाकड~ लकडावाला यांना जातं. कारण ते नियोजन आयोगाचे त्यावेळी उपाध्यक्ष होते. ह्यांच्यामध्ये तीन महत्वाच्या घटना आहेत. एक म्हणजे food for work हं? दुसरं पंचोदय योजना आणि तिसरं म्हणजे जिल्हा औद्योगिक केंद्र. जनता सरकार आलं होतं न, त्यामुळे लक्षाते. त्याच्यानंतर सहावी पंच वार्षिक योजना जी झाली. एक एप्रिल एकोणवीसशे ऐशी ते एकतीस मार्च एकोणवीसशे पंच्यांशी. जस पाचव्या पंच वार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य नि~ निर्मूलन होतं ते सुद्धा सहाव्या पंच वार्षिक योजनेमध्ये राहीलं. परंतु पाचव्या पंच वार्षिक योजनेमध्ये, रोजगार निर्मितीच्या ऐवजी हिथं काय होतं? स्वावलंबन होतं. आणि सहाव्या पंच वार्षिक योजनेमध्ये, काय केलं तर ह्या स्वावलंबनला काढलं आणि हिथं काय टाकलं? तर रोजगार निर्मिती टाकलं. हम्म म्हणजे दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती हे सहाव्या पंच वार्षिक योजनेचं target होतं. ऍलन मन व अशोक रुद्र यांचं प्रतिमान हिथं सुद्धा वापरलेलंय. आता पाच point दोन टक्के एवढा विकासाचा दर संपादित करण्याचं target ठरवण्यात आलं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जसं दुसऱ्या पंच वार्षिक योजनेमध्ये काही लोकांसाठी रोजगार देण्याचं घोषित केलं होतं. तसं या योजनेमध्ये सहाव्यामध्ये तीन कोटी चाळीस लाख लोकांना रोजगार निर्मिती द्यायचं, हे target सुद्धा इथं ठरवण्यात आलेलं होतं. योजनेचा खर्च हा खूप होता. अपेक्षित वृद्धी दर हा पाच point दोन होता. प्रत्यक्ष सात झाला पाच point पाच, संदर्भ किंवा reference कुठला आहे? देसले sir चं book. पाच point दोन ठरवलं, पाच point पाच. प्राधान्य ऊर्जा क्षेत्राला दिलं होतं मग उद्योग मग शेतीला. ह्याच्यामध्ये सुरु करण्यात आलेले कार्यक्रम म्हणजे, दोन कार्यक्रमेत. comparatively लक्षात ठेवायचं. IRDP आणि NREP.

त्यानंतर NREP म्हणजे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम किंवा त्याला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणतात. हि सुद्धा याची implementation दोन ऑक्टोबर एकोणवीसशे ऐशी. त्यामुळे दोन ऑक्टोबर एकोणवीसशे ऐशीला कोणते दोन program कार्यक्रम सुरु झाले? IRDP इंटिग्रेटेड रूरल डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम आणि NREP नॅशनल रूरल अं त्याच्यानंतर ILAGP ग्रामीण भूमीहीन आणि रोजगार योजना पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे त्र्यांशी. जस TRYSEM तूम्हाला मी लक्षात ठेवा म्हंटल होतं. का लक्षात ठेवायाचं तर TRYSEM आणि IRLAGP लक्षात ठेवायचंय. TRYSEM होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोनऐशी होतं. TRYSEM काय होतं? पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोनऐशी. तस IRLAGP काय आहे? पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे त्र्यांशी. हे comparatively लक्षात ठेवायचय. IRDP आणि NREP दोन्ही सारखाय म्हणून दोन्ही लक्षात ठेवायचं दोन ऑक्टोबर एकोणवीसशे ऐशी. अशा date तुमच्या पाठ होतील. त्याच्यानंतर,

Development of woman and children in rural area, सप्टेंबर एकोणीशे ब्यांशी. त्यानंतर जो वीस कलमी कार्यक्रम एकोणीशे पंच्यात्तरमध्ये सुरु करण्यात आला होता, जुलै महिन्यात, तर त्याचा नवीन वीस कलमी कार्यक्रम implement करण्यात आला. त्याच्यामध्ये बदल करून तो चौदा जानेवारी एकोणीशे ब्यांशी. दोन नवीन पोलाद प~ प्रकल्प या योजनेमध्ये स्थापन करण्यात आले. एक होता विशाखापट्टणमला, दुसरा होता तामिल त्याच्यानंतर विशेष घटना क्रममध्ये तुम्ही काय बघितलं? तर पंधरा एप्रिल एकोणीशे ऐशी रोजी आणखी सहा bank च राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयीकरणाबद्दल दररोज दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक महत्वाची घटना ते म्हणजे एक्सिम बँक ऑफ इंडियाची स्थापना आणि NABARD ची स्थापना. जानेवारी एकोणीशे ब्यांशीमध्ये पहिल्यांदा एक्सिम बँकाची~ बँकेची स्थापना करण्यात आली.

स्वयंपूर्ण आहे असं घोषित करण्यात आलं. हेच या योजनेच्या दरम्यान. त्यामुळे हेही लक्षात राहू द्या कि सहाव्या योजनेदरम्यान भारताला पहिल्यांदा अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आलेलं होतं. योजना काही प्रमाणात यशस्वी ठरली कारण संतुलित विकास आणि सर्व लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने जर विचार केला, तर हे आपण सर्वाधिक यशस्वी झाली असं म्हणू शकतो. दुसरं म्हणजे वाढीचा जो दर आहे तर पाच टक्क्यापेक्षा अधिक दरानं साध्य होण्यातसुद्धा, या योजनेअंतर्गत सुरवात झाली होती.

त्यामुळं रोजगारांच्या full-full-full focus असणारी योजना म्हणजे सातवी पंच वार्षिक योजनाय. किंवा त्याला रोजगार निर्मिती योजना असंही टोपणनांवानं ओळखलं जातं, ती सातवी पंच वार्षिक योजना. काँग्रेस सरकारनं जे एकोणीशे अठ्ठयांशी मध्ये जे आपलं वार्षिक अधिवेशन होतं. त्याच्यामध्ये बेकारी हटवाची घोषणा दिली. आणि एकोणीशे एकात्तरच जे election होतं त्यावेळी गरिबी हटाओची दिली होती. हे ध्यान्यात घ्या. उत्पाद व रोजगार निर्मिती मुख्य भर, फक्त रोजगार, कारण सहाव्या पंच वार्षिक योजनेमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार होतं. तर दारिद्र्य निर्मूलन निघून गेलं. फक्त रोजगार राहील, उत्पाद रोजगार निर्मिती. प्रतिमान कोणतं वापरलं? तर ब्रम्हानंद आणि वकील यांचं. माजुरोई~ मजुरी वस्तू प्रतिमानाचा या मध्ये आधार घेण्यात आला. आणि योजनेला मी already सांगितलं होतं. रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून ओळखलं जातं. खूप लक्षात ठेवायचं. सातवी योजना, रोजगार निर्मिती जनकची योजना, पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अपेक्षित वृद्धी दर आणि प्रत्यक्ष वृद्धी दर आपल्याला पाहणं गरजेचंय. अपेक्षित वृद्धी दर हा पाच टक्के होता. आणि actually implement होताना पाच point सहा टक्क्यांनी झाली. संदर्भ देसले sir च book आता यांच्यामध्ये प्राधान्य क्षेत्र देताना ऊर्जा क्षेत्राला केला होता, अठ्ठावीस टक्के. त्याच बरोबर शेती क्षेत्राला सुद्धा प अं लक्ष दिलं होतं एकवीस टक्के.

अं हे कधी होती? पंधरा ऑगस्ट एकोणीशे त्र्यांशी. ठीके? या योजनेचाच एक भाग म्हणून इंदिरा आवास योजना सुरु करण्यात आली, एकोणीशे पंच्यांशी श्यांह्याशी साली. त्याच्यानंतर दशलक्षी विहिरींची योजना, त हि सुद्धा सुरु करण्यात आली होती. एकोणीशे अठ्ठयांशी एकोणनव्वदमध्ये. कशासाठी? तर ग्रामीण भागामध्ये ज्या सिंचन सुविधा आहेत. त्याचा विका~ विकास करायचा होता. म्हणून NREP चा भाग म्हणून, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट पप्रोग्रॅमचाच एक भाग म्हणून, एकोणीशे अठ्ठयांशी-एकोणनव्वदमध्ये दशलक्षी विहिरींची योजना सुरु करण्यात आली. NREP कधी implement करण्यात आली? दोन ऑक्टोबर एकोणीशे ऐशी. NREP जो सोबत IRDP सुद्धा implement करण्यात आली होती त्याच तारखेला. इंटिग्रेटेड रूरल डेव्हलोपमेंट प्रोग्राम. त्याच्यानंतर जो वि~ वीस कलमी कार्यक्रम होता. त्याचं पुनर्घटन केलं. त्यावेळी राजीव गांधी सरकार होतं. त्यांनी एकोणीशे श्याह्यांशी मध्ये हा decision घेऊन केलं. Actually जर implementation बघायचं झालं. तर एक एप्रिल एकोणीशे सत्त्यांशी पासून पुनर्घटित वीस काळजी कार्यक्रम implement झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर ग्रामीण भागांचा समुचित विकास व त्याचे आर्थिक घडामोडींना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केली एक योजना. ती म्हणजे कपार्ट योजना. याच्यावरबी MPSC ने एकदा प्रश्न विचारून झालय. कपार्ट योजना हि एकोणीशे श्याह्यांशी सत्त्यांशी मध्ये सुरु झाली. काय focus होता तर, ग्रामीण भागांचा एक समुचित विकास घडवणं आणि तिथल्या अं प्रोत्साहन देणं याच्यासाठी सुरु केली. त्यानंतर जवाहर रोजगार योजनासुद्धा, या योजनेमध्ये एक महत्वाची योजना आहे कारण रोजगार निर्मिती जनक योजना असं आपण सातव्या योजनेलाच म्हणतो. त्यामुळे जवाहर रोजगार योजना खूप महत्वचीय. का? त त्या सहाव्या योजनेमध्ये तयार सुरु झालेल्या होत्या NREP आणि RLAGP म्हणजे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम आणि ग्रामीण भूमिहीन रोजगारासाठी उपयुक्त योजना होती. या दोन्ही योजनांचं एकत्रीकरण करून,

पहिली विकेंद्रिकृत योजना होती. हे लक्षात असू द्या. त्यानंतर याचं मूल्यमापन जर बघितलं तर योजनेला प्रगती समाधानकारकच झालेलीय. बहुतांशी यशस्वीच ठरलेलीय असं पण म्हणू शकतो. कारण बरीचशी लक्ष्य पूर्ण झालेली होती. दुसरं म्हणजे वाढीचा दर राहणार साठ टक्केपेक्षा~ सहा टक्केपेक्षा अधिक व्हायला हळूहळू प्रमाणात सुरु झालेली होती. मूल्यमापनामध्ये, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते. ते म्हणजे दारिद्र्य रेषेखाली म्हणजे चौथ्या, पाचव्या, सहाव्या, पाचव्या, सहाव्या, योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलनाला खूप target केलं होतं. त्यामुळं ह्य~ ह्या योजनेमध्ये पाह~ पाहण्यात आल्यानंतर दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या याच प्रमाण, एकोणीशे त्र्यांशी चौर्यांशी साली सदोतीस टक्के होतं. ते सातत्यांशी साली तीस टक्के पर्यंत खाली आलं. म्हणजे दारिद्र्य रेषेखालच लोकसंख्येचं प्रमाण कमी झालं, असं आपण म्हणू शकतो. सातव्या पंच वार्षिक योजनेनंतरचा जो सुट्टीचा कालावधी त्याच्यामध्ये वार्षिक योजना राबवली. एकोणीशे नव्वद ते ब्यानऊच्या काळामध्ये. अं कारण त्याचं reason म्हणजे देशामध्ये असलेलं राजकीय अस्थिर्य. मग याच्यासाठी दोन वार्षिक योजना राबवल्या, नव्वद ते ब्यानऊमध्ये. तर याच्यामध्ये बऱ्याच घटना किंवा बऱ्याच घटना घडल्या. त्यामध्ये एक महत्वाचं येतं व्यवहार तोलाचा संकट.

आणि उद्योग क्षेत्रात मंदी होती. आ~ आर्थिक वाढीचा दर जो आहे ना zero point नऊ टक्के, एक्क्यानौ ब्यानऊ मध्ये एवढा कमी प्रमाणात होता. मग त्याच्यानंतर जे जेव्हा PV नरसिंहरावांचं सरकार अस्तित्वात आलं. एकवीस जुने एकोणविशे एक्क्यानौ रोजी. तेव्हा त्या सरकारनं आठवी योजना सुरु करायचं ठरवलं. एक एप्रिल एकोणीशे ब्यानऊला.

पहिल्यांदा अशा प्रकारचा मानवी विक्स किंवा मनुष्य बळ विकासाचं target ठरवण्यात आलं आठव्या पंच वार्षिक योजनेमध्ये. याच प्रतिमान होतं कि, PV नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी राबवलेलं. अं मनमोहन-राव प्रतिमान. मानवी विकास हा मुख्य भर त्याच्यामध्ये होता. यांच्यातलं actually अपेक्षित वृद्धी दर आणि प्रत्यक्ष वृद्धी दर बघितला. तर पाच point सहा टक्के हा अपेक्षित वृद्धी दर होता. प्रत्यक्षात तो सहा point पाच टक्के झालेला आहे. संदर्भ देसले sir च, आता हे विभागवार वाटप जर बघितलं, तर ऊर्जा क्षेत्रामध्ये जास्त वाटप होतं, सव्हीस टक्के. अं वाहतूक दळणवळणला अठरा टक्के देण्यात आलं होतं. शेती आणि इतर क्षेत्राला बारा टक्के होतं. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या शतकाच्या अखेरपर्यंत ज्या पूर्ण रोजगाराच्या उद्दिष्ट गाठण्यासाठी संधी निर्माण करणे, हे उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. दुसरं एक, आणखी एक महत्वाची गोष्ट होती, या योजनेमध्ये, ती म्हणजे, लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणं.

ठरवण्यात आलेलं एक महत्वाचं घटक होता. त हि योजना एक महत्वाची योजना आहे. सर्व खेड्यामधल्या लोकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पूरवठा करणं, आरोग्याच्या सुविधा पुरवणं हे सुद्धा या योजनेमध्ये ठरवण्यात आलेला महत्वाचा point होता. विशेष घटना क्रममध्ये जर बघितलं, तर एकोणवीसशे ब्यानऊ मध्ये, भारतात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये, निर्गुतवणुकीची पहिली प्रक्रिया सुरु करण्यात आली. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत इथं, पाहिलं म्हणजे रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय झाला. ब्यानऊ-त्र्यानऊ मध्ये. चा~ अं पूर्ण परिवर्तनीय झाला व्यापार खात्यावर त्र्यानऊ-चौऱ्यानऊ मध्ये. आणि चालू खात्यावर अं परिवर्तनीय करण्यात आला चौऱ्यानऊ-पंच्यानऊ मध्ये. एकोणवीसशे ब्यानऊ मध्ये SEBI ला सांविधानिक दर्जा दिला. एकोणवीसशे ब्यानऊमध्ये त्र्याहत्तर चौर्यात्तर घटना दुरुस्ती, पंचायत राजव्यवस्थेला सांविधानिक दर्जा मिळाला. खासगी क्षेत्रामध्ये पुन्हा bank सुरु करायला परवनगी दिली, एकोणवीसशे चौ~ त्र्यानऊ चौऱ्यानऊ पासून. त्यानंतर भारतमध्ये एकोणविशे शहान्यू मध्ये पहिल्यांदा deposit ची प्रणाली सुरवात करण्यात आली होती. त्यानंतर योजनेमध्ये सुरु करण्यात आलेल्या योजना, हा एक महत्वाचा point आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय महिला कोष लक्षात घ्या. राष्ट्रीय महिला कोष. जे एकोणविशे ब्यानऊ त्र्यानऊ मध्ये सुरवात~ स्थापन करण्यात आलेला होता. दो~ दोन ऑक्टोबर एकोणविशे त्र्यानऊ मध्ये, तीन योजना सुरु करण्यात आल्या. एक आश्वासित रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना आणि महिला समृद्धी योजना. तिन्ही योजना एकाच दिवशीयेत. दोन ऑक्टोबर एकोणविशे त्र्यानऊ. आश्वासित रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना आणि महिला समृद्धी योजना. समृद्धी योजना म्हणजे ग्रामीण महिलामध्ये बचतीची प्रवृत्ती वाढावी हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर जे खासदार, स्थानिक विकास क्षेत्र विकास योजना, हे एक म्हत्वाचीय. दिनांक फ~ खूप फक्त परीक्षेसाठी important आहे. तेवीस डिसेंबर एकोणविशे त्र्यानऊला, खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनसुद्धा हि या योजनेमध्ये सुरु करण्यात आलेली होती. पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्यानऊला, आणखी तीन योजना सुरु करण्यात आल्या. त्याच्यामध्ये माध्यान्ह आहार योजना, राष्ट्रीय सामाजिक साहाय्य योजना आणि इंदिरा महिला योजना, या योजना या योजनेमध्ये समावेश करण्यात आल्या होत्या.

नववी पंच वार्षिक योजना, एक एप्रिल एकोणीशे सत्यान्यू ते एकतीस मार्च दोन हजार दोन, या कालावधीमध्ये. मुख्य भर हा, कृषी व ग्रामीण विकास. घोष वाक्य खूप महत्वाचंय. सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ.

त हि जी योजना होती ना, तर हि पंधरा वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचाच एक भाग होती. ह्याच्यामध्ये उद्देश होते, राहणीमानाचा दर्जा, रोजगार निर्मिती, प्रादेशिक समतोल आणि स्वावलंबन. त्यासाठी म्हंटलय, तुम्हाला मी कि, चौथी योजना लक्षात ठेवा. चौथ्या योजनेमध्ये सुद्धा स्वावलंबन word होता का? जरूर पहा. त्याच्यानंतर अपेक्षित वृद्धी दर आणि प्रत्यक्ष वृद्धी दर हे जर बघितला. अपेक्षित हा सहा point पाच, प्रत्यक्षात हे पाच point पाच. संदर्भ देसले. त्याच्यानंतर ऊर्जा पंचवीस टक्के, सामाजिक सेवा एकवीस टक्के, वाहतूक दळणवळण एकोणीस point सहा टक्के. एवढ्यामध्ये प्राधान्य देण्यात आलेला होता. उद्दिष्टामध्ये म्हणलं तर कृषी व ग्रामीण विकास कारण याच title त्यावरच होतं, कृषी व, ग्रामीण विकास. या योजनेचं. आर्थिक वाढीचा दर जर बघितला तर सरासरी सहा point पाच टक्के सद्या. सर्वात मूलभूत किमान सेवा पुरवणं, शाश्वत विकास हे सुद्धा त्याच्यामध्ये बरेच point यांच्यामध्ये आलेलेय. आता ह्याच्यासाठी महत्वाचं आहे, ते म्हणजे विशेष घटना क्रम. यांच्यामध्ये येतं, ते म्हणजे भारताचं, दुसरं पंच वार्षिक परकीय धोरण घोषित करण्यात आलं, एप्रिल एकोणविशे सत्यान्यू मध्ये. हा एक point. त्यानंतर अं स्वातंत्र्यानंतरचा सगळ्या महत्वाचा project तो म्हणजे राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम. खूप महत्वाचंय याच year खूप महत्वाचंय. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम, एकोणविशे अठ्ठयांन्यू मध्ये implement झाला. स्वातंत्र्यानंतरचा एक सगळ्यात महत्वाचा project आपण त्याला म्हणू शकतो. त्याच बरोबर सध्या दोन अं महारत्न company ला दर्जा दिल्यामुळे, एकूण दहा झाले महारत्न company. तर नवरत्न company च्या बाबतीत आहे, ते म्हणजे एकोणीशे सत्यान्यू मध्ये. नवरत्न मिनिरत्न श्रुंखला ह्या सुरु झालेल्या होत्या. year खूप महत्वाचंय परीक्षेच्या दृष्टीने. त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी योजना सुरु करण्यात आली, एकोणविशे नव्यान्यू. Important आहे, mains exam साठी. mains exam साठी. राष्ट्रीय कृषी योजना एकोणविशे नव्यान्यू जु~ जून महिन्यामध्ये. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, जे एकोणविशे शह्यात्तरला पाहिलं धोरण जाहीर झालं होतं. दुसरं धोरण फेब्रुवारी दोन हजार मध्ये declare करण्यात आलं. त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार पासूनच,

त्याच्यानंतर घेण्यात आलेले महत्वाच्या योजना, त्याच्यामध्ये कस्तुरबा गांधी शिक्षण योजना, पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्यान्यू. पंधरा ऑगस्ट एकोणविशे ऐकोनऐशी ला TRYSEM होती. पंधरा ऑगस्टच्या एकोणविशे त्र्यांशीला कोणती योजना होती? ते जरूर लक्षात घ्या. त्याच्यानंतर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना डिसेंबर एकोणविशे सत्यान्यू. जोड्या लावा आलं ना ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. अशी योजना आणि त्याचं year. भाग्यश्री बालकल्याण योजना तीस ऑक्टोबर एकोणीशे सत्यान्यू, अन्नपूर्णा योजना मार्च एकोणीशे नव्यान्यू. योजना लक्षात ठेवणं गरजेचंय. त्याच्यानंतर, समग्र आवास योजना एक एप्रिल एकोणविशे नव्यान्यू. आणि अं जवाहर ग्राम समृद्धी योजना एक एप्रिल एकोणविशे नव्यान्यू. दोन्ही योजना comparatively लक्षात घ्या. त्यानंतर अंत्योदय अन्य योजना जी आणि अं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, हे लक्षात ठेवणं गरजेचंय. अंत्योदय अन्य योजना पंचवीस डिसेंबर दोन हजार आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, कारण त्याच्या तिसरा टप्पा काहीतरी सध्या सुरु झालेला आहे. त्यामुळे ती चर्चेत होती. पंचवीस डिसेंबर दोन हजार साली का तेव्हा पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयींचा birthday असतो I think पंचवीस डिसेंबरला. त्या~ त्याच्या birthday च्या दिवशी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरु झाली होती. त्यावेळी ते पंतप्रधान होते हे ध्यानात घ्या. त्याच्यानंतर प्रधानमंत्री ग्राम उद्योग योजना दोन हजार ते दोन हजार एक या दरम्यान झालेली. त्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना पंचवीस सप्टेंबर दोन हजार एक ला. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सप्टेंबर दोन हजार एक ला. आणि सर्वशिक्षण अभियान दोन हजार. बऱ्याच योजना आहे त्याच्यामध्ये चौदा आणि पंधरा. दुसरं म्हणजे हि योजना वाढीच्या दराचं लक्ष्य पूर्ण करू शकलेली नाहीये. दुसरं म्हणजे, बचत दर गुंतवणुकीचा दर घटण्यामध्ये सुद्धा हे योजनेमध्ये अपयश आलेलय. योजनेचा आकार हा अठरा टक्क्यानं कमी झालाय. हे हि तुम्ही जाता-जाता ध्यान्यात ठेऊ शकता. त्यांनतर येते ती म्हणजे दहावी पंच वार्षिक योजना, एक एप्रिल दोन हजार दोन ते एकतीस मार्च दोन हजार सात. आता याची उद्दिष्ट जर बघितली तर सात point नऊ टक्क्यांनी अं आर्थिक विकास गाठायचा ठरवण्यात आलं होतं. त याच्या उद्दिष्टामध्ये आणखी महत्वाचा point आहे ते म्हणजे,

ते कोणत्या काळामध्ये तर दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळामध्ये. दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण पाच टक्क्यानं कमी करायचं आणि ते एकवीस टक्क्यापर्यंत आणायचं. दोन हजार बारा ला ते दहा टक्क्यापर्यंत आणायचं. काहीच achieve झालेलं नाही. दोन हजार सात पर्यंत प्राथमिक शिक्षणाचं सर्वत्रीकरण करायचं हे ठरवण्यात आलं होतं. साक्षरतेचं प्रमाण पंच्यात्तर टक्क्यावर न्यायचं हे सुद्धा या दहाव्या पंच वार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलं होतं.

माता मृत्यूचं जे प्रमाण आहे ते दोन हजार सात पर्यंत दोन पर्यंत कमी करायचं. एवढे target ठरवण्यात आले होते पण बऱ्याच target मध्ये अपयश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं, त हे तुम्ही जरूर लक्षात घ्या. दहाव्या योजनेमध्ये सात point सात टक्के एवढा विकास जर राखण्यामध्ये सरकारला यश आलं. शेती क्षेत्राचा इतका चार टक्के विकास निर्धारित केला होता. परंतु शेती क्षेत्राकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असं आपण म्हणू शकतो. इथला विकास दर फक्त, एक point सात टक्के होता. सहाव्या पंच वार्षिक योजनेमध्ये. म्हणजे दहाव्या पंच वार्षिक योजनेमध्ये शेती sector हे implement व्यवस्थित झालेलं नाहीये. नियोजन आयोगानं दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण दोन हजार सहा सात मध्ये ना, एकोणीस point दोन टक्के निर्धारित केलं होतं. परंतु जेव्हा राष्ट्रीय नमुना पाहणी घेण्यात आली होती, एक्सष्टाव्या फेरीतील आकडेवारीनुसार ते ल~ यश प्राप्त करण्यात, वायू प्रदूषण आजच्या जगात वायू प्रदूषण air pollution एक मोठी चिंताजनक भाव आहे आपण श्वास घेत असलेल्या हवेत अनेक असते हे आपल्याला कोणत्याही ताजे हवेपासून वंचित होते वायू प्रदूषणावर आजच्या मोठ्या प्रमाणावर तसा झाल्यामुळे लोक आता दररोज त्याचा सामना करत आहे बरंच काळ पासून कारखाने, car engine, इत्यादी अनेक कारक वायूंचा प्रसार करून पर्यावरण प्रदूषित करत आहे आणि त्या सर्वांमुळे वातावरणाच्या तरारा नऊ संग्रहालय या आपण पुढे श्वास घेतो ज्यामुळे आपण गंभीर हानिकारक रोग होतात प्रदूषण आणि प्रकारात येतात ते द्रव ते घन पदार्थ आणि बरच काही असू शकते प्रदूषकांचे पुढे प्राथमिक आणि दुय्यम असे दोन भाग केले जाऊ शकता अश्या आणि प्रक्रिया आहे ज्यामुळे प्रदूषण सोडले जातात आणि त्या पोटी ज्वालामुखींचा उद्रेक आहे हवेमध्ये प्रदूषके मिसळवणूक करण्याचा चा सर्वात लोकप्रिय स्रोत आहे car engine, auto mobile द्वारे सोडण्यात येईल हवा प्रदूषकाचा आणखी एक प्रमुख स्रोत आहे कारखाना मधून सोडला जाणारा Sulphur Dioxide gas हा हवेतील प्रदूषक हवेत सोडण्याचा आणखी एक मार्ग आहे हवे प्रदूषणाचे मानवावर किती परिणाम होतात वायू प्रदूषण हि नवीन ती आहे त्याचा मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर गंभीर रित्या परिणाम होतो त्यात Enmizum चे अनेक स्रोत आहे परंतु motor वाहन आणि औद्योगिक प्रक्रिया वायूच्या प्रदूषणात motor contribution आहे WHO च्या मते सहा प्रमुख वायू प्रदूषकांमध्ये particle pollution ground level ozone corbon monoxide sulphur dioxide

ताच्या संपर्कात येईल ह्र्दयरोग वयाने संबंधित आणि श्वसन रोगामुळे होणारी त्रुटी आणि मृत्यूचे वाढते परिणाम यांच्यातील दृढ संबन्ध अनेक अहवालनी उघड केला आहे दमा फुफुसाचा कर्करोग Ventricle Hypertrophy alzheimer and parking रोग मानसिक गुंतागुंती Otizum Vetinopty गर्भाची वाढ आणि कमी वजन

भारतासारख्या देशात ज्या वेगाने लोकसंख्या वाढत आहे ते वाढत्या वायू प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण आहे म्हणजे निर्दयी साधनसंपत्तीचा अनाठायी वापर पूर्वी ही समस्या फक्त शहरांपुरती मर्यादित होती मात्र आता ही समस्या खेड्यांपर्यंत वाढत आहे वाढत्या लोकसंख्येबरोबर औद्योगिकरणातही खूप मोठ्या संख्येत वाढ झालेली आहे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने उद्योगातून बाहेर पडणाऱ्या विषारी हवेमुळे हवा प्रदूषित झाली आहे वाढणारा उद्योग वायू प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढणारा उद्योग असे म्हणता येईल त्यातून निघणाऱ्या धुरामुळे हवा सर्वात प्रदूषित झालेली आहे बहुतेक विकसित देशांची हीच समस्या आहे आज भारतात बहुतेक शहरे वाढत्या उद्योगामुळे जोखमीच्या चिन्हावर आहेत त्या शहरांमध्ये श्वास घेणे दुर्मिळ झाले आहे दळणवळणाची साधने आज वाढत्या लोकसंख्येमुळे दळवणाच्या विविध साधने वाढ होत आहे या साधनाचा प्रचंड वाढीमुळे बस विमान स्कूटर ट्रेन डिझेल खूप प्रमाणात वाढत आहे ही सर्व वाहने आपापल्या धुरामुळे वातावरणात आज संतुलन निर्माण करण्याचे कार्य करत आहे जुन्या काळात आपणास दिसणारी सायकल आता आपणास कदाचित दिसायला मिळते कारण आजकाल सगळ्यांकडे स्वतःचे वाहन आहे पण वाहन आहे वाहन आले म्हणजे त्यापासून निघणारा धूर दूर पण आलाच आणि या धुरापासून वायू प्रदूषण सुद्धा होते हा रस्त्याने निघाल्यानंतर चौका~चौकात आपल्याला वाहतूक कोंडी दिसते सिग्नल वर सुद्धा लोक आज गाड्या बंद करून नाहीत गाड्या सुद्धा काही प्रमाणात ते गाड्या बंद करून सुद्धा काही प्रमाणात प्रदूषण बंद करू शकतो जंगल तोड कचरा

आता या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तिथेच जाळण्यात येतो यामुळे सुद्धा वायू प्रदूषण घडून येते शेतीसंबंधित pollution काही शेतकरी आपल्या शेतातील पीक काढून घेतल्यानंतर पिकाचे राहिलेले अवशेष शेतात जाऊन टाकतात रासायनिक खते किंवा औषधांची फवारणी करताना बारीक पिसारा हवेत पसरतात शेतीची नांगरणी करताना उडणारा मातीच्या दूर या सर्वांमुळे प्रदूषण होते जंगल तोड आपण सर्व माणसांनी आपल्या सोयीसाठी जंगल तोड केले आहे त्यामुळे वायू प्रदूषण वाढत आहे साहजिकच झाडे वातावरणातील प्रदूषण कमी करण्याचे काम करतात व आपल्या अन्नासाठी हानिकारक वायू म्हणजे carbon dioxide व वनस्पती आपणास oxygen वायू प्रदान करतात अणुचाचणी परस्पर शत्रुत्व इतके वाढवले आहे का देशात युद्ध सुरू झाले आणि शास्त्रज्ञांची शर्यत सुरू झाली त्यामुळे लोकांना अणुबॉम्ब सारखी घातक आणि विषारी शस्त्र मिळाले वायु प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो सरकारने अशी धोरणे बनवावेत की लोकं घरून कामे करते आठवड्यातून फक्त एकच दिवस ऑफिसला जा आणि आता हे देखील माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनाने हे देखील शक्य झालेले आहे उदाहरणार्थ US corporate क्षेत्रात काम करणारे पस्तीस टक्के लोक आठवड्यातून फक्त एक दिवस कार्यालयात जातात बाकीचे कामे घरी बसून करा त्यामुळे त्यांचा येण्या-जाण्याचा खर्च देखील होत नाही आणि वायू प्रदूषण वाढत नाही एजा करणारा कामाचा वेळ हे लोक इतर कामासाठी वापरतात अधिकाधिक सायकल वापरा सार्वजनिक वाहतूक वापरा मुलांना गाडीने शाळेत सोडू नका तर शाळेच्या वाहतुकीत जाण्यासाठी प्रोत्साहित करा तुमच्या घरातल्या लोकांना करायला सांगा जेणेकरून हे त्याच काढण्यासाठी वापरले जातील त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होईल तुमच्या घराच्या भोवती झाडे आणि रोपांची काळजी घ्या गरज नसताना वीज वापरू नका ज्या खोलीत cooler fan किंवा air conditioners आवश्यक असेल ती खोली चालवा बाकीची जागा बंद ठेवा तुमच्या बागेत कोरडी पाने असल्यास त्यांना जाळू नका, परंतु त्यातून खत तयार करा दर तीन महिन्याने तुमच्या कारके प्रदूषण तपासा फक्त शिशी मुक्त पेट्रोल वापरा बाहेरच्या तुलनेत घरामध्ये प्रदूषणाचा प्रभाव कमी असतो जेव्हा प्रदूषण जास्त असेल तेव्हा घराच्या आत जा